हे दृश्य जिम अ व्यायाम शाळा मधले दिसत आहे. व्यायाम शाळा मध्ये विविध प्रकारचे आपल्याला अ सर्ट दिसत असल आणि अ एक माणूस फोटो काडताना दिसत.

हे दृश्य एका केस करतांनालयच्या आत मधले दिसत आहे. केस करतांनालयच्या आतमध्ये अ कटिंग करताना एक माणूस दिसत आहे आणि एक खुर्चीवर बसून कटिंग करत--

हे दृश एका पुस्तकालयाच्या बाहेरच दिसत आहे.

हे दृश्य एका केस कर्तनलयच्या दिसत आहे करतानालयामध्ये एक माणूस केस करतायला ये-येल आहे आणि--

आणि त्याच्या बाजुला एक फास्टिक अ चे एक पट्टी लावलेली आहे आणि काही पेन वगैरे वर टांगलेले आहे.

बँकेच्या बाहेर काळ्या कलर च गेट आहे आणि पांढऱ्या कलर ची भींत इथे दिसत आहे एक माणूस काळ्या कोर्टामध्ये इथ बाहेर थांबलेला दिसत--

हे दृश्य एक बसस्थानकाचे आहे बसस्थानकामध्ये चार पांच बस लावलेल्या दिसत आहे त्या बसमध्ये दोन बस --

आणि तेथे काही जन फोटो काढत आहे आणि काही जन तिथे निसर्गरम्य हे चित्र पाहत आहे.